समोरील चित्रात एक मिठाईच दुकान आहे त्या मिठाईच्या दुकानाच्या समोर अ दोन ते तीन बा बायका उभ्या आहेत अ त्याच्या समोर --

लाइटस भी है और डेकोरेट सामान भी है।

एक बिल्डिंग आहे बिल्डिंग वर एक टाकी ठेवलेली आहे ढगाळ वातावरण आहे आणि बाजुला एक --

त्या जवळ एक लेडी उभी आहे.

एक हाॅल आहे हाॅल सजवलेला आहे आणि खुर्च्या पण आहे.

काहीतरी वाचत असताना दिसत आहे.

नदी आहे नदीच्या बाजुला झाड आहे आणि बाजुन गवत पण आहे.

न दृश्य दिसत आहे ढग पण आहे.